लाल कलर ची एक बेडशीट पण दिसते आणि खुप सुंदर र र रूम दिसते मला खुप आवडते हे बेडरूम आणि--

आणि दुकानमध्ये अगरबत्तीचे पुडे आणि मॅगी के पुडे आणि दिखते.